बिल्डींगस आहेत आणि बिल्डिंगस मध्ये खुप सारा--

जीम मध्ये दररोज आपण कसरत करायला जातो ते या मध्ये डमबेज --

ज्याने आपल्याला व्यायाम करायला स सुविधा होणार.